नमस्कार
एडवान्स टॉपिक्स इन आ फंक्शन वरील पाठात आपले स्वागत
या पाठात शिकणार आहोत
सोर्स कमांड कमांड backgroundमधे ठेवणे हे उदाहरणांद्वारे समजून घेऊ
ह्या पाठासाठी BASHमधील शेल स्क्रिप्टींगचे ज्ञान असावे
नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या
httpspoken tutorialorgWhat is a Spoken Tutorial ह्या पाठासाठी आपण वापरू उबंटु लिनक्स 1204 ओएस आणि ग्नू बाश वर्जन 42 पाठाच्या सरावासाठी कृपया ग्नू बाश वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे
शेल स्क्रिप्टमधे फाईल लोड करण्यासाठी सोर्स कमांड वापरतात
ह्यामुळे फाईलमधून कमांडस वाचून कार्यान्वित केली जाते
शिवाय ही स्क्रिप्टमधे कोड इंपोर्ट करू शकते
विविध स्क्रिप्ट्स कॉमन डेटा किंवा कमांड लायब्ररी वापरतात त्यावेळी हे उपयुक्त ठरते
सोर्स कमांडचा सिंटॅक्स असा आहे
सोर्स फाइलनेम सोर्स Path to file सोर्स फाइलनेम आर्ग्युमेंट्स फंक्शन डॉट श ही फाईल उघडा
ही शेबांग lineआहे
सोर्स डिटेल डॉट श ही कमांड डिटेल डॉट श ही फाईल फंक्शन डॉट श मधे लोड करेल
डिटेल डॉट श ही फाईल उघडा
आपल्याकडे मशीन हे फंक्शन आहे
आता फंक्शनच्या आत टाईप करा एचो फंक्शन मशीन इस कॉल्ड इन फंक्शन डॉट श फाइल सावे क्लिक करा
आता फंक्शन डॉट श फाईलवर जाऊ
येथे टाईप करा एचो बिगिनिंग ओएफ प्रोग्राम सावे क्लिक करा
नंतर टाईप करा मशीन एचो एंड ओएफ प्रोग्राम बिगिनिंग ओएफ प्रोग्राम हा मेसेज प्रिंट करेल
मशीन द्वारे फंक्शन कॉल केले जाईल
आणि एंड ओएफ प्रोग्राम हा मेसेज प्रिंट करेल
लक्षात घ्या मशीन हे फंक्शन डिटेल डॉट श फाईलमधे बनवले होते
आणि फंक्शन डॉट श फाईलमधे येथे फंक्शन कॉल करत आहोत
सावे क्लिक करा
प्रोग्रॅम कार्यान्वित करा
त्यासाठी टर्मिनल वर टाईप करा चमोड स्पेस प्लस एक्स स्पेस फंक्शन डॉट श एंटर दाबा
टाईप डॉट स्लॅश फंक्शन डॉट श एंटर दाबा
आऊटपुट दाखवले जाईल
आता बॅकग्राउंड फंक्शन बद्दल पाहू
एखादी प्रोसेस बॅकग्राऊंडमधे कार्यान्वित करण्यासाठी फंक्शन कॉल च्या शेवटी अँपरसँड वापरले जाते
कमांड कार्यान्वित करताना शेल एक चाइल्ड प्रोसेस ची शाखा तयार करते
या शाखेच्या प्रोसेसला जॉब नंबर आणि पिड दिला जातो
हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ
मी बॅकग्राउंड डॉट श फाईल उघडत आहे
ही शेबांग लाईन आहे
बीजी अंडरस्कोर फंक्शन ने फंक्शन ची सुरूवात होते
एचो स्टेटमेंट इनसाइड bg function हा मेसेज दाखवेल
पुढे सर्व डॉट एमपी3 फाईल्स शोधण्यासाठी फाइंड कमांड वापरू
हे स्टेटमेंट डॉट एमपी3 हे एक्सटेन्शन असलेल्या सर्व फाईल्स शोधेल
हे चालू डिरेक्टरीत केले जाईल
हायफेन इनामे मुळे केस इग्नोर केली जाईल
आणि रिझल्ट myplaylistटीएक्सटी मधे संचित केला जाईल
टाईप करा बीजी अंडरस्कोर फंक्शन ampersand
हा फंक्शन कॉल आहे
मुळे bg function बॅकग्राऊंडला ठेवले जाईल
सावे क्लिक करा
प्रोग्रॅम कार्यान्वित करा
टर्मिनलवर जा
टाईप करा चमोड स्पेस प्लस एक्स स्पेस बॅकग्राउंड डॉट श एंटर दाबा
आता टाईप करा डॉट स्लॅश बॅकग्राउंड डॉट श एंटर दाबा
रिकामे आऊटपुट चालू डिरेक्टरीमधे डॉट एमपी3 फाईल उपलब्ध नसल्याचे दाखवते
प्रोग्रॅमवर परत जा
टाईप करा एचो e प्रोसेस रनिंग इन बॅकग्राउंड आरे स्लॅश न् आणि जॉब्स स्पेस हायफेन ल सावे क्लिक करा
हे एचो स्टेटमेंट प्रोसेस रनिंग इन बॅकग्राउंड आरे हा मेसेज दाखवेल
जॉब्स स्पेस हायफेन ल कमांड सर्व बॅकग्राउंड जॉब्स ची स्टेटस दाखवेल
टर्मिनलवर जा
आता टाईप करा डॉट स्लॅश backgroundश एंटर दाबा
आऊटपुट दाखवले जाईल
येथे चौकटी कंसामधील एक हा जॉब numberदाखवतो
3962 हा PIDआहे
पिड प्रोसेसनुसार बदलेल
फंक्शन कार्यान्वित होण्यास वेळ लागला तर ते बॅकग्राऊंडमधे कार्यान्वित राहिल
आणि रनिंग हे स्टेटस बघायला मिळेल
स्क्रिप्ट पूर्वी फंक्शन कार्यान्वित झालेले असेल तर Doneहे स्टेटस बघायला मिळेल
सिस्टीमनुसार आऊटपुटमधे बदल होईल
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
थोडक्यात पाठात शिकलो सोर्स कमांड फंक्शन बॅकग्राउंड मधे ठेवणे
हे उदाहरणांद्वारे समजून घेतले
असाईनमेंट म्हणून दोन संख्यांची बेरीज करणारे एड नावाचे फंक्शन लिहा
हे फंक्शन दुस या फाईलमधून कॉल करा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीमSpoken ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालवितेपरीक्षा उत्तीर्ण होणा या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे